इथे छानस दृश दिसत आहे छान झरणा आहे पाणी आहे इथे एक मुलगा बसलेला एक मुलगा चालत आहे.

इथे छान अस दृश दिसत आहे मोठी ढगाळ आली आहेत छान असे एक पहाडी आहे तिथे झाड आहेत.

तीन पांढऱ्या रंगाच्या गाड्या आहेत आणि एक अह ग्रे कलरची गाडी आहे इथे --

एक मुलगी दिसून राहिली जिने नर्स सारखे कपडे घातले आहेत आणि दोन तीन प्रकारे बॅगा आहेत त्यांच्याकडे--

ते छानशी डिश ठेवली आहे रंगाचा पदार्थ आहे तिथे दोन चमच आहे एक--

एक मोठी बिल्डिंग आहे त्याच्या समोर एक चौकीदार आहे त्याच्या दोन्ही साइडला झाड आहेत ते छान मोठ मोठे झाड आहेत.

एक कार आहे इथे बाजूला आत मध्ये कार आहे एक मोठा गेट आहे इथे मोठी मोठी झाड आहेत दोन्ही साइड ला--

छानस दृश दिसून राहिलेल आहे पाणी आहे एका साइड ला एका साइडला झुले आहेत छान छान.

पाण्याच्या त्या साइड ला छान पहाडी आहे दोन्ही साइड ला पहाडी आहे तिथे --

मोठी खुर्ची वर बसण्यासाठी खालच्या साऱ्या खुर्च्या आहेत पांढऱ्या रंगाच कपडा आहे त्यांना.

सॅलेड मु काकडी आहे मुगडाळ आहे ती दोन चमच ठेवली आहे.

एक मोठ छान अस खेळायच मैदान आहे इथे बाहेर बसण्यासाठी खुप सारी माणस आहेत इकडे तिकडे चालत आहेत खेळत आहेत.

एक शॉप आहे बिल्डिंग आहे मोठी तिथे ओनिडा टाटा स्काय संगीता इलेक्ट्रॉनिक्स म्हणून नाव लिहलं आहे.

दोन तीन माणस आहेत इथे एक हिरव्या कलर ची पट्टी ठेवली आहे एक पिवळ्या रंगाची पट्टी टाकली आहे मोठी रंगाची पट्टी टाकली आहे.

खुर्च्या ठेवलेल्या आहेत मूवी मध्ये छान असा झेंडा दिसून राहिलेला आहे.

एक माणुस आहे बॅग लटकवलेली आहे त्यानी तो चालत आहे तिथे.

गाड्या ठेवलेल्या आहेत इथे गाड्या चालऊन राहिलेल्या आहेत लोक आहेत.

बिल्डिंग आहे तिथे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणुन नाव लिहलेल आहे.

स्टेज आहे स्टेज वर खुप साऱ्या मुली आहेत एक मुलगा आहे त्याने झेंडा हातात घेतलेला आहे.

एक शॉप आहे शॉप मध्ये साड्या खुप साऱ्या आहेत लाल रंगाची आहे पिवळ्या रंगाची आहे हिरव्या रंगाची साडी आहे.

एक इथे शॉप आहे शॉप वर बालाजी वडेवाले अस नाव आहे.